आपल्याला लागणारे अवजारे, शेती साठी लागणारे वेग वेगळे लागणारे अवजारे, पाणी पुरवठा शेतीला, विहीरखान अं आणि वेग वेगळे pump द्वारा जे शेततमध्ये बोर घेतला जात ते त्याचा त्याचा मधून कारण सर्व साहित्य असले तर नवीन काही तर करण्याचे सुचतो आणि नवीन काही तर करण्याचे सुचतो म्हणजेच नकळत त्यांचे उत्पादन वाढते, उत्पादन वाढतले तर सरकार ला पण कर जास्त जातो ह्यांच्यामध्ये फायदा शेतकऱ्याचा पण आहे आणि जे छोटे व्यावसायिक आहे त्यांना पण आहे. जर शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव लागला, भाव लागल्या च्या नंतर सरळ जातो शेतकरी मोंडयात, मोंडयात गेल्यानंतर त्याला अतिशय

आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. राज्य सरकार ने घेतली पाहिजे, केंद्र सरकार ने घेतली पाहिजे कारण तो शेतकरी दर वर्षाला अठरा टक्के त्याच्या धान्यावर सुद्धा आज कर लागलेला आहे. तर तो का नाही करो. शेतकरांच्या

जसे करून त्याला कर्ज घेता आला पाहिजे, आदी नदी कुठे पण, कधी पण त्याला कर्ज घेताना कधी हि कोणी हि अडवू नये. ज्या वेळेस Bank त्यांना, शेतकऱ्यांना कर्ज देत नाही त्यावेळेस तुम्हाला सांगतो एका शेतकऱ्याला कर्ज भेटला नाही म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली. तर या पूर्ण जे सर्व काही तुम्हाला माहिती सांगितली तर अशी वेळ कुठेच येऊ नये

अशी कोणतीच बाब होऊन देऊ नका कि आजच्या काळात शेतकरी फासावर चालू राहिलेत. फासावर चदण्याची ही एक योग्य पद्धत नसून शेतकऱ्याला असा समजून सांगायची गरज आहे कि तुम्ही तुमचे मालाचे भाव ठरवा आणि सरकार ला हे सांगून द्या कि जो आम्ही भाव ठरवेल, तोच तो सगळ्या बाजार, बाजारपिठा मध्ये उपलभद राहील आणि जो आम्ही ठरवू त्याच भावात विकू कारण आम्ही दिवसां दिवस वर्षोन वर्ष आम्ही हेच करत आलो आणि आमच्या मालाला भाव नाही, म्हणून मला शेतकऱ्याला सांगायचे आहे, शेतऱ्यांनो तुम्ही जागे व्हा आणि आता जागृक होण्याची गरज आहे. धन्यवाद माझा सगळ्यांना. धन्यवाद आहे. आजची मुले, आजची मुले उद्याची सुजाण नागरिक आजची पुढे जाणार आहे आजच्या मुलाच्या

नेत्यांनी आपल्या सगळ्या शहरांची चालवलेले जनतेचे राज्य असे विचार कारण्याकरीची गोष्ट आहे त्या साठी. आपण तरुण पिढी ने झटले पाहिजे आपण एकदा का? ए क दा तर तो पुढच्या पिढी ने, टाके वाचवतो ही टाके वाचवण्यासाठी पाहिलं एका टाक्याला राष्ट्रीय योजण्याच्या माध्यमातून बंद केले पाहिजे तर आजची आणि उद्याची टिकून राहील त्या साठी एकमेकांना, भिऊन अभंया जे की आपण आपण सर्वांनी बदलत्या काळानुसार विचार आचार आहे. देश्यातील प्रत्येक नागरिकाची आणि राष्ट्रातील जवळपास प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्तीने आपल्या देश्यासाठी आपले आयुष्य समर्पण केले आहेत जर खरोखरच आपल्या देशाला देश . प्रत्येक नागरिकांना सुजलाम सुफलाम बनवण्याचे राष्ट्रीय योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रयत्न, केले पाहिजे देशामध्ये शांती राहील शीतलता आण्याचे प्रयत्न विद्यार्थीच करू शकतात आणि ते नियम सर्वाना संयमित केले पाहिजे. बाजूला ठेऊन आगामी राहिलेच पाहिजे. कृषी क्षेत्र, संगणक क्षेत्र, नियंत्रण आणि तंत्रज्ञान. कृषी क्षेत्रात संगणक सद्याचे युग संगणकाचे युग आहे त्यांना कामे सर्व क्षेत्रात झाले आहे. कृषी व संगणक असणाऱ्या कामाच्या संख्येत वापर करून कृषी, वाहतूक क्रश, पेट्रोल खजिना आपल्या हाती नक्कीच लागते कृषी विद्यापीठ कृषी संस्थापित संस्था, कृषी खाते आणि कृषी क्षेत्रातल्या खाजगी अवघड सह संस्थांची कृषी संशोधन आणि उपयुक्त माहितीचा स्त्रोत, यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. संकेत स्थळावर बिल आणि खाते वेगवेगळ्या कृषी, हवामान, पाऊस इकडचे वारे तिकडचे वारे उपलब्ध आहे. इकडे केंद्रे असणाऱ्या त्याच्या सकल अभियांत्रिकी त्यात पण , कृषी क्षेत्रातली वायर टेक्नॉलॉजी, परदेशातले शेती, व्यवसाय चे असे किती तरी माहिती असेल. संकेत स्थळावर क्लिक केल कि लगेच येते माहिती तंत्रज्ञानाच्या कृषी खात्याने संगणकावर , महत्व दिले आहे कृषी तंत्रज्ञान, कृषी योजना, कृषी दिले जातात त्याच प्रमाणे, सर्वत्र उपलब्ध झाले आहे त्याचप्रमाणे, याच सेवकांचा . वातावरण आता खराब आहे प्रगतशील शेतकरी यांनाच आज कृषी उत्पादन शेतकरी . संगणकाचे लागले आहे, अन्नसाठ्याचा जेवढा खर्च येईल, संगणकाच्या वापर करणे आहे. संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे . क्रुशि शेत्रातील केले आहे. . प्रत्येक्ष मोबाईल करणारे कृषी जाते कृषी विस्ताराचे काम वेगाचे अति जल काढल्या गेल्यात. अतिशय कमी फोन आणि एकमेकांशी संपर्क करता येऊ लागलाय. सध्या मोबाईल द्वारे कृषी खात्यातील, कृषी विस्ताराचे पर्व अतिशय प्रवाही पने चालले आहे. संगणकामुळे . अन्नधान्याच्या बाबतीत . ते तर अनेक गोष्टी प्रमाणे संगणकाचे योगदान फार महत्वाचे राहणार आहे. एकाद्या घटकाचे सार्वजानिक अंतरावरून करू सकते , करू शकतो माहिती गोळा करू शकतो त्या घटकाचे घेऊन त्याची विशिष्ठ मालिका तयार करू शकतो यालाच रिमोट सेन्सिंग, अगर दो छेत्र नियंत्रण म्हणतात याचे उदाहरण च घायच झालं तर,

संकलनामध्ये अनेकांचे विश्लेषण करून योग्य घेण्याच्या क्रियेत अनन्य साधारण महत्व आहे, सेन्सर हे उपकरण आहे.

केलेल्या माहितीची पृथकरन करतात विश्लेषण करतात आणि मग आपल्याला सर्व माहितीचा देतात.

समितिचे अध्यक्ष नागोले यांच्या सदस्य देशांना स्थलांतरित कामगारांना इतर देशामध्ये सुरक्षित,

आयोगात हंगामी कामगारांसाठी प्रवेश परवाना आणि विशेष बस रेल्वे सोय करण्याचे आदेश दिले आहेत. यु के मध्ये, अंदाजे ऐंशी हजार हंगामी कामगारांची कमतरता आहे यु के मध्ये कृषी संघटनांनी क्षेत्रातील कामगारांची . सरकार कडे मिलियन डॉलर ची मागली केली आहे तसेच इतर कामांमधून बडतर्फ केले गेलेलय कामगारांना,

मेक्सिकोमधून, अनु आम्ही दोघ हवं तर माफी मागतो. हवंतर पण तू काही तरी बोल. अशी गप्प बसू नकोस. मी एवढं म्हणालो तरी ती गप्प राहिली मी मुक्ताकडे पाहिलं तीनही माझ्याकडं त्याच नजरेने पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हाला दोघांनाही सुचेना. दिवस असता तर पंधरा-वीस मिनिटात बांधाबांध करून अक्षरशा अनुच्या खोली वरून आम्ही पळ काढला असता. रात्री बारा साडेबाराच्या सुमारास कुठे जाणार? अनुच जेवण आटोपलं होतं. हात धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून होती. अनु मुक्ता न बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ताकड नजर रोकित अनु म्हणाली तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. तिच्या स्वरातील नाराजी कडवटपणा आम्हा दोघांना जिव्हारी लागला. अनु समोरून उठून गेली. यातून घडलेली चूक कशी सुधारावी यावर कर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळे मी त्यावर मुळीच विचार करत नव्हते. कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल या स्वरूपाची नव्हती. सकाळ पर्यंतचे काही तास अनुच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच प्रश्न होता. एकमेकांशी या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावत आहे. हे दोघांनी ओळखलं. सकाळी तरी जाताना मी काय करणार होतो शंभर वेळा बाई ग आमचं चुकलं असंच म्हणत. अपराधाप्रमाणे जिना उतरणार होतो ना छे it was a just problem problem आणि blem सुद्धा सकाळी पुण सोडताना आज रात्री अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कोणी सांगितलं असतं तर आम्हा त्यावर विश्वास ठेवला असता काय बाब निव्वळ एका रुपयाची आणि तेवढ्यासाठी अनु असं करील. इतक्या वर्षाच स्नेह विसरून अपमान करील. शक्य आहे ती अनु इमानदार आहे हे आम्ही विसरलो. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विस्तार पडावा यात तिची काही चुक नाही. तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खरंतर आवडलेला.

बांकडे सहज चक्कर टाकली ही एक routine म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि सहज विचारलं आबासाहेब अनु दिसत नाही कुठं अनुन घर सोडलं आह पाच वर्षा पूरत मी नाही समजलो त्याच असा आहे. प्राप्त प्राप्ती शु सोड वर्ष हा नियम फक्त आपण मुलांच्या बाबतीत सांभाळतो. मुलींनाही तोच न्याय लावायला हवा. अनु सारख्या मुलीच्या बाबतीत तर ही सवलत प्रथम हवी. हे सगळे मान्य आहे. पण घर सोडायचं कारण फक्त पाच वर्षासाठी पण का? माझ्यासाठी केवळ पाच वर्षांची सवलत दिली म्हणजे काय पण पाच वर्ष तर घर सोडून गेली आहे ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी अस अनु म्हणते मला वाईट वाटू नये म्हणून आल लक्षात एकूण अंदाज घेऊन मी म्हणालो तुझा आबासाहेब म्हणाले तीच मला थोडंसं पटलं थोडस म्हणण्यापेक्षा पुष्कळस काय म्हटलं अनु म्हणाली मी मुलीच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही.

ती म्हणाली पाच वर्षे माझी स्वतःची म्हणजे purely माझी स्वतःची असावी. त्या वर्षाशी कोणाचाही संबंध असता कामा नये मला त्याचा account विसरता कामा नये मी सुद्धा पाच वर्षं एकटी जगणार म्हणजे निश्चित काय करणार आबासाहेब म्हणाले पण तुमच्या शब्दात सांगतो. ती म्हणाली, कुणाच्या ना कुणाच्या कलांना चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते. माणूस स्वतः सुरेख व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही. कुणाचा ना कुणाचा तिच्यावर पगडा असतो. विचारावर छाया पडलेली असते. आई बाप bestie वर प्रेम करतात म्हणून मुल त्या व्यक्तीवर प्रेम करू लागता जे आई-वडिलांचे शत्रु त्या मुलांचे शत्रू याच्या कर्तव्यासाठी स्वतःच स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याच ऐकतो त्या क्षणी तो स्वतःचं अस्तित्व निसर्गाला जगाकडे दिलेली स्वतंत्र नगर हरवून बसतो. मला पाच वर्षे एकट्यासाठी एक करायचा आहे माझे स्वतःचे विचार आहे. तुमच्या विचारांच्या पडलेला पगडा यात किती अंतर आहे. ते मला पाहायचंय. जगाकडे पाहताना मला माझा चश्मा हवा आहे. प्रत्येक वस्तूच घटनेच व्यक्तीच मूल्यमापन करायला मला माझी नजर स्वातंत्र्य तयार करायचे. आहे आणि तेही संसारात पडण्यापूर्वी स्वतःचे अनुभव स्वतः जमा करायचे आहेत समाजात मिळाल्याशिवाय

विधान ती नेहमी ऐकवते पण त्यावरही ती असं म्हणते की हे त्याचं मत झाल मला त्यातलं सत्य शोधायच आहे. म्हणजे ती नक्की काय करणार नोकरी कसली आधी nursing शिकणार मग नंतर नाही होणार nurse होऊन nurse च का ते दोन दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे आहे का पत्र दाखवत जाणार आबासाहेबांनी पत्र दाखवलं मजकुरातील त्या दोन ओळी विलक्षण होत्या. जीवनाच सार या दोन वाक्यात होतं मला ते सुभाषित वाटलं. nursing चा पेशा का निवडला आहे हे सांगताना अणून लिहिलं होतं.

आमच्या प्रत्येक खेपेत अनुने काहीतरी नवा टप्पा गाठल्याचा आम्ही पाहत होतो. ती पोरगी केवळ वयाने वाढत नव्हती अनुभवांन समृद्ध होत होती. समजुतीने वाढत होती. तिनं निवडलेल्या व्यवसायात ती हरवली होती. ते तीच विश्व बनल होत. तिने अख्ख KEM जिंकलं होतं

हे सगळं पाहून मी एकदा तिला म्हणालो होतो अनु तू डॉक्टर च व्हायला हवं होतंस का? तुझी बुद्धी कामावरची निष्ठा असते आम्ही ना हे सगळं पाहिलं की वाटतं. nursing च्या व्यवसायात तो वाया जात आहे तुझी planning डॉक्टर होण्या ची आहे अनुप अनुपटकन म्हणाली म्हणूनच मी nurse झाले म्हणजे काय डॉक्टर होण सोप्प आहे असं मला वाटतं गेलं मला जितकी बुद्धी परमेश्वराने दिली आहे तेवढी बुद्धी शिक्षण परवडण्या इतका पैसा आहे तुफान अभ्यासाची तयारी इतक्या भांडवलावर कोणीही डॉक्टर होऊ शकेल मी तर नक्कीच झाले असते. हेच ते हवय मग का नाही झाली आता करू शकतेस यापेक्षा जास्त चांगली सेवा तू व्याधीन पिडलेल्या माणसाची करू शकले असतीस

इतकच का माझं म्हणणं अह डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा आहे. माझ्या व्यवसायात ज्ञानाचा भाग मोठा आहे. डॉक्टरांचा स्टेट अह तो फक्त छाती पर्यंत पोचतो ना काळजाच्या आत जातो रोगांत आला की डॉक्टर च कार्य संपत. nurse ला patient ला समजवायला लागत. मला रोगाची माहिती नको आहे मला माणसाची माहिती हवी आहे म्हणूनच मला हा पेशा महत्त्वाचा वाटतो मी आमच्या dean साहेबांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी फक्त रोगांचा ताप पाहून मोकळे होतात आम्ही ताप आणि मनस्ताप दोन्हीचही निवारण धडपड करतो अशी ही अफाट अनु रागवली होती. निमित्त काय तर तिची एक रुपयाची नोट घेतली हे ती देखील आम्ही मुद्दाम घेतली नाही. mobile फेकून द्यायचा The Social Dilemma नावाच्या माहितीपटामध्ये एक दृश्य आहे एक अल्पवयीन मुलगी सतत mobile मध्ये डोकं खुपसून बसलेली असल्याने

अखेर ती mobile हातात घेते याचा अर्थ याची आठवण होण्याची होण्याचे कारण असे की यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बार्शी ग्रामपंचायतीने अठरा वर्षाखालील मुलांकरिता mobile बंदीचा ठराव मंजूर केला मुले पब्जी सारखे गेम खेळतात व त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून हा निर्णय घेण्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे mobile न वापरण्याबाबत मुलांचे समुपदेशन पालक करणार आहेत मात्र त्यानंतर तरुणाईकडून mobile चा वापर

लागलीस लोक घराघरात TV बंद करतात, mobile खाली ठेवतात, मुले अभ्यास करतात किंवा मैदानी खेळ खेळतात, बायका स्वयंपाक करतात, कुटुंबाशी संवाद साधतात smart phone मुळे शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकांचे जीवन फार बदलून टाकले आहे mobile ने असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे

यांच्या संपर्कात राहता येते माणसाचे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संबंध ही सध्या सध्याच्या काळात शक्ती आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांसोबत जोडून घेण्याचे तुमच्या आर्थिक सामाजिक वैद्यकीय कायदेशीर समस्या सुटण्यास मदत होते mobile आपल्या सोबतच सतत असल्याचे असे आणखी अनेक लाभ आहेत परंतु त्यावेळी mobile मध्ये आपले गुंतन जाणे हे आपल्या मनाकरिता व शरीराकरिता हानीकारक आहे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सएप्प वगैर social media मोफत असल्याचे वर्गीकरण भाचत असते तरी प्रत्यक्षात अशा site करता आपण सारेच विक्री योग्य product आहोत आपण आई-वडील, भाऊ-बहीण, बायको-मुले यांना आपल्या आवडी निवडी बद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्या mobile मध्ये सतत डोकवण्यामुळे या company न्यांना आहे आपण काय पाहतो? आपल्याला काय आवडते? आपले व्यक्तिमत्व कसे आहे? यानुसार आपल्याला आवडते तेच दाखवले व खरेदी करण्याकरिता पुण्यात ठेवले जाते जादूगार जेव्हा आपल्याला एखादा पत्ता काढायला लावतो व बरोबर ओळखतो तेव्हा आपण अवाक होतो आपल्याला वाटते आपण आपल्या आवडीचा पत्ता काढलाय प्रत्यक्षात आपण जादूगाराच्या आवडीचा पत्ता काढलेला असतो तसेच social media चे आहे तेथील like स्पर्धा अल्पवयीन पिढी लांब निराशेत ढकलत आहे विदेशात पंधरा ते एकोणीस वयोगटातील मुला-मुलींच्या आत्महत्तेमध्ये सत्तर टक्के तर दहा ते चौदा वयोगटातील मुला-मुलींच्या आत्महत्तेमध्ये एकशे एक्कावन्न टक्के वाढ झालेली आहे भारतातील like किंवा trolling मुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे लहान वयात social media मुळे होणारी मैत्री porn चे आकर्षण व त्यातून स्वतःच्या लैंगिकतेचे चित्रकरण केल्यामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे तसेच mobile वर लिंक पाठवून किंवा password मागून आर्थिक लूटमार करण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत

सतत फेसबुक युट्युब वगैरे मुळे अनेक गुन्हेगारांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे बार्शी ग्रामपंचायतीच्या mobile बंदीचा निर्णय टोकाचा आहे त्यापेक्षा वडगाव मधील निर्णय friendship चे चार दिशेने टाकलेले पाऊल आहे एका राजकन्याचे एका दारिद्र्य मुलासोबत प्रेम जुळले राजाने त्या दोघांना एकमेकांपासून दूर करण्याऐवजी त्यांना एका दोरखंडाने गच्छ बांधून ठेवले काही काळ त्यांना ते सुखा सुखावह वाटले मात्र काही वेळानंतर ते एकमेकांना अक्षरश मारू लागले mobile चा सक्तीचा दुरावा

त्याचा मृत्यू झाला अपघाताची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक माहिती अशी सहदेव कदम हे नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास morning walk ला गेले होते

त्याच्या डोक्यात व छातीत जबर मार लागल्याने रस्त्यावर पडले होते यावेळी morning walk साठी आलेल्या नागरिकांनी कदम यांना तातडीने उपचारासाठी कडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले

hello सुनिता

सुनिता आपण म्हणजे अह agriculture news बद्दल बोलणार आहोत जसं की आपण अह कृषी बद्दल म्हणजे news बद्दल बोलणार आहोत बातम्या आता तुला तर माहितीच असेल की अह शेती बद्दल किती अह गोष्टी होत राहतात म्हणजे शेती बद्दल अनेक अशा गोष्टी आहेत की अह शेतीपासूनच सुरु झालेल्या असतात. हे माणसाच्या जीवनातील उपयुक्त असा भाग आहे कारण की शेती जर राहिली नसती तर आपण जे खातोय किंवा आपण जे आहार करतोय किंवा आपण औषध किंवा गोळ्या किंवा अनेक अश्या या ह्या आहेत गोष्टी आहेत तिच्या शेतीशी निगडित आहेत मला शेतीशी निगडित अस तुला बातम्या असं सांगाव्यास्या वाटतात की शेतीबद्दल किती आता मागे असं होऊन गेलं की अह मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी ने अनेक अशा योजना काढल्या होत्या कि ते कृषिप्रधान म्हणजे ज्या लोकांच्या शेतीमध्ये किंवा अह शेतीमूळ कुणाच प्राण वगैरे गेलेला असल तर त्या लोकांना उध्वस्त झालेल्या लोकांना पिक कर्ज दिलेला आहे तर अनेक असे कर्ज दिलेल्या आहेत म्हणजे शेती मार्फत कारण की अह मागे आणि आतासुद्धा current मध्ये असे rules चालू आहेत ज्या लोकांच्या आर्थिक नुकसान झालेला आहे जसे की तुला माहिती असेल आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा पाऊस पडून केलेला आहे खूप सारा तर त्या पावसामुळे अनेक असे रोज बातम्या येत राहतात आपल्या ABP माझा या other बरेच असे channel आहेत तर या ठिकाणावर बरेच अश्या बातम्या येतात की शेतीमुळे हे हि हानी झाली शेतीमुळे हे हे असं असं झालं हळदी पिकाला भाव आला नाही कापूस पिकाला भाव आला नाही किंवा मागे पाऊस पडून गेला बघ तर त्या पावसामध्ये किती ची असं हानी झालेला आहे म्हणजे त्या हानी मध्ये अनेक लोकांचे जे पैसे होते म्हणजे तर त्यांनी जी मेहनत केली होती. कष्ट केलं होतं दिवस-रात्र एक करून ते पूर्ण मेहनत यांची बरबाद होऊन गेली फक्त कारण time नसताना आणि गरज नसताना पावसामुळे ज्यावेळेस पाण्याला म्हणजे शेतीमध्ये पाण्याची खूप गरज असते. पण ज्या वेळेस पाऊस पडला आणि त्यावेळेस जर शेतीला पाण्याची गरज नसेल म्हणजे अवकाळी पाऊस म्हणतात बघ जसं की शेतकरी लोक असतात त्यांना पाण्याची खूप गरज असते पण नको त्या वेळी जर पाऊस पडत असेल तर ही गोष्ट हानी होण्यासारखीच आहे आणि शेती ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे बघ कारण की शेतकरी हा अह शेत पिकवत राहतो आणि शेती करण्यासाठी अह माती पाणी या गोष्टीचा तर importance च आहेत agriculture या याच्यामध्ये आपण सांगावसं म्हटलं तर अनेक गोष्टी आहेत कि ते फायद्याच्याच आहेत बघ आणि मनुष्याच्या फायद्यासाठी मला असे वाटते की शेती हा उद्योग आहे आणि अतिशय छान आहे बघ तर तुला काय वाटते शेती बद्दल शेतीवर तर माणूस अवलंबून आहे हर एक पक्षी हर एक जनावर सगळे शेतीवरच अवलंबून आहे तू सांगितल्याप्रमाणे आता agriculture मध्ये तर शेती बद्दलच माहिती राहते. जसं आता आपण टमाटे घालतात खूप काही पाऊस आला तर ते शेतीचे नुकसान होऊन जाते आणि कमी आणि कमी प्रमाणात पाऊस आला तर शेती कमी प्रमाणामध्ये हम्म दाखवते आणि खूप पाऊस पडून धिंगाणा घालत असते तसेच पाऊस खूप पडून नसले झाले तर ते खूप शेतकऱ्यांना problem येते जस

सगळ्यालाच अह असं केलं की सगळ्यांनाच शेतावर आणि व्यवसाय करा म्हणून पैसे पण देत आहे आणि शेतामध्ये तर सर्वकाही पिकते आणि शेत आहे म्हणून तर आपल्याला दूध पण येते अन्न पण येते जस गहू ज्वारी आणि जसा मक्का आणि संत्रा यावे संत्रा केला हे सगळे fruit पण त्याच्या मधूनच येते. मला आता असं वाटतंय की शेतीवर आपण सत्तर टक्याच्या वर ही अवलंबून आहे आणि पर्यावरण आपल्याला आपल्याला compulsory पाहिजे माणसांना लेकरांना बायांना पर्यावरण शिवाय तर आपली जिंदगी नाही तसंच आपल्याला अन्न नाही गेलं तर आपण जगु नाही शकत अन्न आहे म्हणून तर आपण जगत आहोत. जमिनीमधून पाणी येते शेत येते आणि जे जे धान्य येत ते सरकार येते भाजीपाला येते ते आपण सर्व खाऊनच जगत आहोत ते तर नाही गेलं तर आपली जिंदगी west ते आहे म्हणून चांगल आहे आणि मला तर असं वाटतय की शेतकरी लोक आहेत म्हणून सर्व त्यांच्यावर अवलंबून आहेत सत्तरच्या वरही आणि शेतकरी लोक हा महिन्यात करून जस हे एवढं जसा आपण हळद टाकले त्या वारीला तर आपल्याला double टिबल येईल या धंदा धंदा झाल्याच्या नंतर double टिबल फायदा झाला आपल्याला जस आपण डाळिंबाची बाग घेतली तर त्याच्यामध्ये डाळिंब खूप आले तर आपल्याला धंदा चांगला झाला तस संत्रा आता ऊस जस जस आता म्हणलं तस जांब आणि ह्या वारीला पाऊस खूप उन्हाळ्यामध्ये पडला तर आपले आंबे पुरे पडून गेले तस शेतकऱ्याला नुकसान झालं शेतकऱ्यांना नुकसान झालं त्याच्यामधी कीडा आला आंब्यामध्ये जस आता जस फायदा पण होते नुकसान पण होते मग जास्त फायदा होते नुकसान थोडंफार होते आता पाऊस अवकाळी पाऊस पडला तर नुकसान होते. आणि जावा चांगला normal पाऊस पडला तर फायदा खूप होते double triple जसा आपण एक लाख लावला समजा तर आपल्याला एक दहा लाख पर्यंत पण फायदा होते ते तसंच तसंच करून शेतकरी करोडपती व्हायलेत शेतावर सगळं त्यांचं चाललय शिक्षण मुलांच घरदार गाड्या मोटर हे सगळं शेतावरच करत आहेत आणि आपण शेतावरच जगत आहोत तर आपण नाही गेले तर आपण काय खाल अगदी बरोबर आहे बघ तू म्हणल्याप्रमाणे कि शेत जे गोष्टी चालत आहे जे शेतीवरच आहेत मला पण असंच वाटतंय की जे आता आपण बातम्यांमध्ये बघतो बघ म्हणजे कृषिविषयक बातम्यांमध्ये आपण बघतोच तर त्यावर किती अशा गोष्टी दाखवत असतात की जर शेती राहिली नसती तर खरच मला वाटते की समोरच जे आहे भविष्यामध्ये समोरच्या ज्या गोष्टी आहेत सुरळीत प्रमाणे चालल्याच नसत्या ना कारण की शेती बद्दल अनेक अशा बातम्या आपण TV वर ऐकतो की आपण आपल्या मोबाईल वर बघतो किंवा आपण other ठिकाणी बरेच news paper या सगळीकडे म्हणजे सगळ्या ठिकाणी जे शेती विषयक बातम्या येत असतात जस की एक लाख रुपयांची बैलजोडी किंवा शेतकरी म्हणजे अशा बऱ्याच अडचणीत आहेत किंवा काही शेतकरी अशा असतात की त्यांचे पोट फक्त आणि फक्त त्यांचा कोणताच उदरनिर्वाह नसतो आणि तुम्हाला असं वाटतं की खरं तर शेतकरीच हे असा मजूर आहे की तो अपार मेहनत करून आपल्या म्हणजे सर्व जनतेसाठी तो मेहनत करत असतो शेती जर जमिनी मध्ये जर आता शेती करण्यासाठी आपल्याला लागते म्हटलं तर पाणी हवा पाणी जमीन अस लागतेच आणि माती या गोष्टी तर लागतात तर ते करत असतो म्हणजे फक्त आणि फक्त एक शेतकरी करत असतो आणि शेती

सर्व गोष्टीच जे भीती मनामध्ये असते तो शेतकऱ्यांना असते फक्त आणि फक्त जसं की तू सांगितलं की पिकावर सर्व अवलंबून असतं तसेच बरोबर आहे आपण बातम्या बघत असतो आता की अह गहू गव्हाचा भाव हे हे झाला आणि गव्हाचा भाव आधीला हे खुंटत होत आणि आता जो त्याचा भाव आहे तो तेराशे आला आणि आधीच्या काळात जे होत ते हजार होता असा पण बातम्या बघत असतो तर आपण अशा अनेक गोष्टी बघत असतो जसं की गायींच्या शेणापासून तयार केलेल्या बघ म्हणजे वेगवेगळ्या जसं तू सांगितलंस दूध आता मागे कांद्याचा भाव बघ बातम्यांमध्ये आपण बघितलं होतं की कांद्यांचा भाव जे आहे ते अतिशय वाढला होता आणि मध्ये जे ते भाव आहे कांद्यांचा कमी ते होते. हे वस्तू तर आपल्याला खाण्यामध्ये लागतेच लागते कारण की जाही गोष्टी आहेत त्या आपल्याला शेती पासूनच निर्माण होतात आणि आपल्याला शेतीच एक आहे की आपल्याला पुरवठा करते आणि मला खूप छान वाटते बघ असे शेती बद्दल बोलायला तर अजून तुला काय वाटतंय शेतीबद्दल? मला आता असं वाटतं की शेती नाही केलं तर आपण जगु नाही शकत आणि बातम्यांमध्ये आता येते बघ की खूप पाऊस पडला तर आमच्या आंध्रा मध्ये कस आहे खूप पाऊस पडला तर आम्ही तांदूळ लावताव तांदूळ वाहून जाते ते हजार रुपयाला यायचं तांदुळाचा थेला तेराशे पन्नास चौदाशे ला येते आणि बातम्यांमध्ये येतच राहते की खूप पाऊस पडला खूप शेतीचं नुकसान झालं आणि खूप पीक आले आणि येऊन पण असे west होऊन गेले पावसामुळे असं पण येते हे म्हणलं तर time नाही ते time आता उन्हाळ्यामध्ये पडला तर नुकसान होते आता जे पावसाळ्यामध्ये पाऊस पडेल त्याला फायदा होते जसं की आपण पट्टा म्हणतोय तसेच शेंगा आणि टमाटे कद्दू आणि जे काय ते भाजीपाला आहे ते पाण्यांच्या कसं पावसाळ्यामध्ये खूप सरकारी येथे आणि खूप स्वस्ती राहते सरकारी आणि ते time वर बरोबर येते सरकारी आपल्याला बातम्यांमध्ये सांगतात की आता प्रणाली बरोबर आहे आणि शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकरी चांगला कमवत आहे आणि बातम्यांमध्ये हे पण सांगेल की हा या पिकाला मारहाण झाली आता पावसाळ्यामध्ये जर अह हे कोणतं भी पिक आपण घातलं आणि continue पाऊस पडला तर ते पट्टा निघून जाते जसं टमाटे कद्दू हे ते तर नुकसान पण होते त्याच्यासाठी एक चार दिवसांनी पाऊस पडणे आणि चार दिवसान पाऊस पडणे अस पण म्हणजे बातम्या मध्ये आलोय मात्र आता काल-परवा कस आलंय की पाऊस खूप पडला आणि आंब्याची पाडापाड झाली म्हटल आता आंबे खराब झाले असं पण आपण ऐकत आहोत आणि शेतकरी लोकं परेशान होते अरे बाबा मी कर्ज काढले आणि मी कसं करू माझं मला धंद्यामध्ये तर नुसकान व्हायले